की आता अगोदर तुम्हाला पूजा करायची आहे माताची माताच्या मंदिरात हे सगळं घेऊन जाण्याचं जे सगळं तुम्ही बनवता ते सगळं तुम्हाला माताच्या मंदिरात घेऊन जाणार आहेत आणि तिकडेच तुम्ही तुम्ही बोला की माता आता हे सगळं खाऊन तुम्ही पण शांत व्हा आणि माझे जे कष्ट आहेत ते पण शांत करा माझं शरीर खूप म्हणजे की अंगार करतोय आणि माझे शरीर आता शांत करा तर तो बोललो की हो ठीक आहे मी असंच करणार आहे तर दुसऱ्या दिवशी तो आपल्या घरी गेलो आपल्या बायकोने बोललो की आता की बाबा सगळं जे पण non veg ची सामग्री आहे ते आता काढून घ्या आणि असं करायचं आहे आम्हाला तर त्यांची बायको म्हणाली हो मी असंच करेल जसं तुम्ही सांगितले आहे तर दुसऱ्या दिवशी त्याने सगळं म्हणजे किती सामग्री मधात घेऊन गेला घेऊन गेला आणि माताची पूजा वगैरे केली तर त्यांचे जे शरीरात रोग असत ते संपूर्ण निघून जाईल आणि तो संपूर्ण स्वस्त होत जातो म्हणजे अशी ही गोष्ट होती की जे पण तुम्ही तुम्हाला कोणी पण सांगत आहेत ना की आमच्या म्हणजे की सगळ्याचा बघा आता म्हणजे की कसं होतं की आपण सगळं जे सगळे आहे cast ते cast मध्ये की म्हणजे की

त्यांच्या मान्यतांद्वारे सोबत जे जसे तसे ते कळते त्यांची पूजा तसा आपल्याला पण करायला पाहिजे कारण की देव देवाची पूजा तर कशी पण होऊ द्या

आणि तो स्वस्त झाला हो छान आहे ना म्हणजे आपण आता

ते आपण आता पण

आप

आता आमच्या येथे नविंण generation निंगल जुनी परंपरा काही वापरत नाही. खुपशा पद्धती मोडला आहे. खुपशा पद्धती ठेवला आहेत लोकांनी हो ना आणि सासूबाईंनी म्हटले आम्हाला

बघा आता तुम्ही आहे तर तुम्ही तुम्हाला तर करायला

बोले हो मी तर माझे जे आहे

ती बोलली पण आता म्हणजे असा आहे की जशी येईल कशी येईल काय करतोय तू काय नाही करते आम्हाला ते माहित नाही आहे. तर म्हणजे की हे सगळं जे पण आहेत तुमचे रीती रिवाज आपल्या सोबतच ठेवा म्हणजे की आपल्यात ठेवा त्याच्यानंतर आमची सुनबाई कशी येणार आहे ती कशी करणार आहे काय करणार आहे हे आम्हाला माहीत नाही आहे आम्ही नाही बोलू शकत की आम्ही पण जसे तुम्ही तुमच्या जशी तुम्ही आपल्याला सांगत आहेत हे की तुम्हाला करणार आहेत होऊन जाऊ दे तर आमची सुनबाई येईल म्हणजे त्याला तर दोन पोरं आहेत

हो त्यांचे पण बरोबर आहे पण आता म्हणजे की आता आमचे मुलगा तेजा म्हणजे की तुम्ही तुम्हाला करायला येत तर मी तर बोललो हो माझी आईने बोलले माझी दादी ला आजीला माझी आजीला बोले तुम्ही नाही करायचं तर चालेल आजीला हम्म हम्म आज कालची बरं आजकाल जी पिढी जन्मास येते ते नाही करू शकत ना करूच नाही शकते हो पण आपण आपले मुलांना तर म्हणजे किती सगळे गोष्ट सांगून सांगून आम्हाला पाहिजे ना की आता आपण त्या संस्कृती बद्दल त्यांना थोडाफार तर त्यांना म्हणजे की आपण बोलू शकत आहे की हो बाबा आता तुम्हाला काय करायचे काय नाही करायचं आपण त्यांना सही आणि गलत जे म्हणजे की मार्गाचे सही आणि गरज आपण दोघं मार्गाचे आपण त्यांना मार्गदर्शन देतोय आता सही रस्त्यावर चालणार आहेत की गलत रस्त्यावर चालणार आहेत ते त्यांच्यावर त्यांना आपण त्यांना आपली गोष्ट सांगतात तर आपण त्यांना आमची संस्कृती सांगतात तर आपण त्यांना आपली family जे रीत रीवाज आहेत ते सांगतात कोणी पण येऊन त्यांच्या friends असू दे girlfriend असू दे की wife असू दे ते येऊन जर ते बोलते की नाही हे गलत आहे तर ते तर ते पण त्यांचेच साथ देते तर ते त्यांचे वर आहेत आपण तर आपली duty complete केली आहे आपण आपली responsibility complete केली आहे. हो बरोबर आहे. बरोबर आहे ना आपण संस्कृती सांगितली तर ते लक्षात येऊन जाईल त्यांच्या हो लहानपणापासूनच त्यांना सगळं त्यांना म्हणजे की बोलून पाहिजे की बाबा ती आपली संस्कृती आहे अशी अशी आमची म्हणजे की आमची family तून अशी अशी आता तुम्ही करा तर आता म्हणजे की लग्नाच्या अगोदर जे करतात आहे लोकं ते ते लग्नाच्या नंतर पण करणारच आहेत अजून ते त्यांचे partner काहीतरी बोलून देते नाही ऐकणार आहेत त्यांचे म्हणजे त्यांचे बोलणार आहेत की हो बाबा आम्ही लहानपणी लहानपासून हे करतोय तर आपण सही वाटत आहे ते तुम्ही ते बोला आपण ते नाही

आमच्या आमच्या नंतर कोण आहेत आमच्या नंतर तेच आहेत ना लोक म्हणते की माझी सासुबाई अशी बोलते की तुम्हाला तुमचे पोरांना पण हे सगळं म्हणजे की समजायला पाहिजे की बाबा असे आमच्या घरी होत आहे कारण की लहान पासूनच जळतो बघतोय की हो बाबा माझ्या घरात असे असे होत आहे माझी आई अशी करते आहे तर ती बोलते तो की आपल्या life partner ला पण बोलते की बाबा आमच्या घरात असं असं होते जर तुम्ही तुमच्या म्हणजे की हे सगळं जे गोष्ट आहेत तर ती गोष्ट तो म्हणजे हे सगळं जे आपण आपल्या जे अं family चे जे रीती रिवाज आहेत ना हे आपल्या मुलं पोरांचे अं नजराच्या बदलही म्हणजे हे कळायला पाहिजे म्हणजे की सांगायला पाहिजे

त्याच्या लक्षात येऊन जाईल हो की नाही हो ते लक्षात येईल ना की बाबा मी लहानपणापासूनच हे बघत आहे हे आम्ही लहानपणापासूनच बघत आहे हे आमची आई कसं कसं पूजा करते आणि काय करते आहे ते पण त्याला माहित होणार पाहिजे पूजा करते का करते काय त्याची मान्यता आहे काय त्याची story सगळ्यांना माहित पाहिजे हो ना बरोबर आहे आले का जगदीश दादा गेलेत ना party मध्ये

अच्छा मग सोबत नाही गेली का तू

हो आपला किती payment येते तर काय माहित आता किती तारखेला आहे ते तर ते नाही का

हो अंजली ती मला विचारत होती कुठली केलीये केली आहे तुम्ही किती केली आहे तुम्ही ID सगळे बोलले असून की म्हणजे झाली पाहिजे आहे की नाही

तर मी त्यांना बोलली की हो आपण म्हणजे केली आहेत ना चाळीस-पन्नास तर तर ती बोलली हो काय का बरं हा तर करता करता एवढा थोडासा त्रास घेतला पण चार झाले आपले वाले चार हो आज चार झालेत ना आणि माझे हो म्हणजे पाच झाले आहेत तुझे हो माझे पाच झाले आहेत आज काल माझी झाली होती एक extra ची सहा झाली माझी हो

हो ना आपला तसंच झालं आहे काही काही आपल्या तसेच झाले आहे कारण की मी तिकडून विचारत होती ना

तुमने हो हो time दिसत आहे याच्यामध्ये मला आहे की नाही हम्म आपला लगेच mismatch झाला आहे तिथं

हो ना ते तर आहे कसबे म्हणला आता दोन दिवस बाकी आहे तर थोडीशी मेहनत घेऊन घेऊ म्हटलं

आज तर मला वाटतच नव्हतं आज होईल की नाही होईल म्हणून तरीपण चार झाल्या त्याने ते त्याच्यामध्ये पण एक केली आहे ते अठरा minute वाली नाही आहे का तिकडे हिंदी मध्ये हो का केले का एकच केली आहे एकच पाठवली आता उद्याला बघीन उद्याला पाहिजे खाली वेळेमध्ये असं किचकट काम आहे तिथे सोळा सतरा secondstop करा मग आणि submit करा मग आणखी पुन्हा चालू करा आणखी stop करा आणि मग submit करा ते अठरा minute पर्यंत करायचं आहे हो म्हणजे असं खूप म्हणजे किचकट आहे ना एक साथ मध्ये time चालू नाही होत मग आपल्याला रुका आणखी आणखी हे submit हे करा ते करा असं म्हणजे खूप असं च काही आलं का massege हो हो आता नाही मग उद्याला करू ना ठीक आहे मग किती दिवसांनी भेटलास अरे भाई किती दिवसांनी भेटलास तू पण कसा आहेस काय नाही मी तर बरा आहे बाप्पा कसं चालू आहे तुझं माझं बरं चालू हे भाई काय नाही काल शेळके भेटला होता हा काय म्हणत होता मग काही नाही त्याचा तेच ते बोर करणं काय काय चालू असतं त्याचं हे झालं ते झालं असं झालं तसं झालं मी ठीक आहे ठीक भो त्याला अजून काय बोलू पण घरी कोण हाय आहेत ना भाई पण मी घरीच आहे तर विचार नव्हता केला तुझ्यासोबत तर बाहेर जाऊ आता तू दिसलास म्हणला तर मग लगेच तुला आवाज टाकला अरे गेलो असतो ना कुठेतरी बाहेर आपण आपल्या सोबत झालं ना ठीक आहे गाडी आहे का तुझ्याकडे अरे हे काय आपली गाडी याच्यावर जाऊ की चालेल चालेल घे काढून अरे पण मी काय म्हणतोय कुठे जायचं कुठे पण तरी जाऊ ना बाकी मी काय माझा पेट्रोलचा जरा प्रॉब्लेम आहे राव पेट्रोल अरे पैसे आहेत माझ्याकडे आणि ते घ्यायला घरी जावं लागेल मला नाही नाही माझ्याकडे आहे ये आपण भरून अरे पण चावी पण घरी ये आता घरी जर गेलो तर मग परत सोडत नाही घरचे खूप त्रास देतात बाबा बर जा ना नंतर आपल्याला वेळ नि भेटणार एक तर आपण

अरे मी पण इकडे नको ना आता सध्या म्हणून भेट नाही होत आपली का कुठे राहतोस तू अरे मी आता होस्टेलला गेलो ना तेव्हापासून कुठे भेटलो आपण अच्छा हा म्हणजे तू इथं नसतोस का नाही काय बोलतात घरचे मग बाकी काय म्हणतो काय नाही बाबा तेच सुट्ट्यांमध्ये आलो होतो इकडे अरे भाई काय नाही आता तूच बघ इथेच बसलोय मी फिरायला पण नाही गेलो मी आपण जाऊ ना मग फिरायला हा आपण जाऊ फिरायला आपण जरा बाकीचे पण सगळे मुलं वगैरे आले की जाऊ मग मला पण घरी राहूशी वाटत नाही अरे कारे आज संध्याकाळी काय करतोय काही नाही रे जायचंय का कुठे तू बोलशील तिकडे जाऊ चल मग कुठेतरी खायला वगैरे गेलो असतो हा पण काय खायचंय तुला चायनीज वगैरे खाऊ हा चालेल ना प्लॅन बनव बाकीचं कसं कसं आवडत नाही मला पण आमच्या स्कूल जवळ चांगलं मिळतं हा मग तिथेच तिथेच खाऊ शेट्टीला पण बोलू चालना माझ्याकडे गाडी पण आहे तुला तुला घ्यायला येतो आणि विनीत असेल तर विनीतला पण घेऊन ये चालेल की बाकी काय म्हणतोस काय नाही आता बसलो होतो असंच अरे दोन घेऊन ये मग मी परत बाहेर आलो की आलो इथंच आता काही नाही आता मी तर बाहेरच बसलोय तू खालीच आहेस का हा मी तर आता काय घराच्या बाहेरच आहे चल ना बघू कोण येताय का त हा बघतो ना चल जायचं तर आपल्या मित्राकडे जाऊ बघू तसं इथं थांबून थांबून काय करणारे हा अरे तरी रे आपले मित्र घरी नाही जेवढे मला माहितीये सोपान मना ते पण बाहेर गेले असणार हाव ते जर गावाला वगैरे जाणार होते हा जाऊन पण काही फायदा नाही तसं तर बघ ना कोणच दिसत नाहीये किती जण खेळायचे इथे तेच ना लहानपणी पण वेगळीच मजा होती इथेच आपण खेळायचो किती मजा यायची हा आता तर कोणच येत नाही आजकालच्या पोरांना तसं नाही आता तर कोणाच येत नाही आजकालच्या generation ला पण कधीच खेळताना नाही बघितलं मी तर नाही बघितलं ते फोनवरतीच खेळतात तर हा ना आपला भारी होतं tuition झाली की खेळायला यायचं आपण तर किती खेळायचो बापरे ते काकू पण ती काकू पण तिथेच राहते कारण ती काकू जी ओरडायचे बघ आपल्याला हो होती पण तिकडेच राहतात अजून मी त त्यांना खूप दिवस झालो भेटलो नाही त्यांचा आडनाव काय होतं पाटील ना हा त्यांचा पोरगा न खूप खतरनाक होतं तर त नाव ढकलायचे एकमेकांवरती माझ्यावरच तुझ्यावर नाव ढकललं होतं माझ्यावर बॅट फेकून मारली होती काय पण करतो बाप्पा माझा बॉल फेकून दिलता तुला बॅट फेकून मारलेली

त्याच्या सायकल तोडली होती चार भागांमध्ये त्याने पण घर सोडलं ना हा चार भाग केले होते त्याच्या सायकलचे हा त्या दिवसांची मजा वेगळी होती आता तर भेट म्हणजे भेटणारच नाहीत त्याच्याशी त्याचा area पण पण बघा किती change झाला हो टाईमानुसार सगळं बदलत रे अजून काय तू तिथेच राहतो का वरती हा मी तिकडेच राहतो वर तिथेच राहतोस का हो हो तिकडेच राहतो बघू आता आता तर नाही येणार मी वरती नंतर कधी आलो तर येईन मग चालेल ना माझी आठवण वगैरे काढते का मग काढते ना हो कितीदा तरी विचारते वीनीतला भेटायला नाही गेलास का आजच्या चांगलाच आहे मग सांगेल सांगेल बाकी काय म्हणतो काय बोलती कॉलेज वगैरे कसं चालू आहे चांगलंय बऱ्यापैकी इथून कसा जातोस like आता तिकडे तर हॉस्टेललाच आहे तिकडून चालत जरी केलं तरी जवळच असतं आजच्या इथून तू बस ने जात असशील एवढ्या लांब हा इकडून जाताना तर काय घरचेच सोडतात हम्म बाकी काय म्हणतोस काय नाही माझं पण चालू आहे मी पण इथे सुट्ट्यांनाच आलो होतो कॉलेज वगैरे तू कुठे चाललास तू कुठे जातोस मी मी याला साताऱ्याला घेतला मी अर्ध कॉलेजमध्येच असते अच्छा चांगलय चांगलय अन् जर सुट्टी आहेत तर youth करून येऊ इथे मग आधीचे कोणीतरी भेटेल तरी आ पहिले सारखं काही नाही राहिल रे तेच न पहिल्यासारखा कोणीच नाही मीच तोच स्टाफ आहे बाकी कोणीच नाही आहे फक्त वाटतय आत्ता खूप दिवसानंतर आलो इथं

ते तिकडेच हे अजून वाटते हा मला ते तेच लोक भाड्यावर राहतात वाटतं अच्छा माझ्या घरचे बोलत होते की ते घर परत घ्यायचं भेटीन पण मग आता महाग असेल ते हो असं वाटतं मला हो ते पण हे ते तर वाढणारच महागाई ते महागाईतर वाढणारच हो ना मी सांगतो बाकी काय बाकी कसं चालू आहे घरी काय घरचे काय म्हणतात घरच्याच काही नाही चागलंय घरचे येथे जा तिथे जा हे आण ते आण असले जास्त काम तर अयिकतो हा म्हणजे असं लय खर्च लागतो बाकी काय म्हणतोस मग सपनम कस चालूय काय सपनम च कस चालू आहे सपनमचा माग पळतोस कि नाही कि सगळं सोडून दिल सोडून दिले काही होताच नाही कारण काय झालंच नाही मी try केलं पण ते नाही होत आहे काही म्हणलं जाऊ द्या नकोच लक्षच नको घरचे नाहीच करू देत जे आपल्याला करायचं असत बघू आता झालं तर मी करेल नाही तर मग बघा लागलं मला हा हा

व्यंकटागिरि, कलयुगात तिरुपति पर्वताचे दोन नावे पडली एक व्यंकटागिरी आणि एक व्यंकटाचल व्यंकट हा शब्दाचा अर्थ आहे पापनाश

त्याला वेदवेधांक सकल विध्या विभूषित बनून त्याने पांड देशाची कन्या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 चंद्रलेखाचा संभोगाची इच्छा व्यक्त करून एवढे आचार विचार सोडून तो कामापुरता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 तलावात नाहात असताना दिसली. त्याने तिच्याशी व्याविचार माधव तिच्याजवळ जाऊ लागला तेव्हा तिने घाबरत जाऊन सांगितले हे मुनी श्रेष्टा ब्राह्मणा मी चंडाल अथ्यंज स्त्री आहे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 दृष्टीस सुद्धा पडू नये इतकी मी पापिष्ट दुराचारी स्त्री मी आहे तरी माधवने तिचे काही न ऐकता तिला धरले व तिच्याशी संभोग केला अश्या तऱ्हेने मानमर्यादे विदा घरदार आई वडील भावंडं प्रिय पत्नी सर्वाना सोडून देऊन त्या चंडाला स्त्रीकडे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 काही वर्षांनी कुंतला नावाच्या त्याच्या स्त्रीचे निधन झाले. अनेक पापांच्यामुळे माधव कुष्ठरोगी बनला न खातापिता तो इकडे तिकडे हिंडू लागला त्याचं सुमारास तिरुपतीला जाणाऱ्या व पापनाशन मध्ये स्नान करण्याकरिता जाणाऱ्या काही यात्रेकरूंना माधवने पहिले व त्याचेच अनुकरण करून गोविंदा चा नामोच्यारण करीत कपिलतीर्थाथ स्नान करून माधवसुद्धा तिरुपती पर्वत चडू लागला. पर्वतावर चडता चडता त्याचे सारे शरीर जळू लागले व त्यास त्याने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 पर्वतावर तपश्चर्या करणारे सर्व ऋषीमुनी आश्चर्यचकित होऊन पाहू लागले माधवने आपला पूर्वरूथाथ सर्व लोकांना सांगितला. माधवाच्या साऱ्या पापाचा नाश करणाऱ्या पर्वत म्हणून यास व्यंकटागिरी म्हणू लागले पुष्कळ वर्ष त्यांनी तपश्चर्या केली व शेवटी त्याला मोक्ष प्राप्ती मिळाली नारायण नारायणाद्री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

अश्या तर्हेने त्या पर्वताला नायन नारायणाद्री हे नाव पडले शोहाच व्यंकटाचल पर्वताचे दुसरेच नाव आहे शेषाचल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 मीच फक्त विष्णूच्या जवळ राहू शकती भगवान विष्णूंच्या विश्रांती करीता छतरुपित्व तत्वांना थंडवा देण्याकरीता सुखाकरिता मीच त्यांच्या जवळ राहू शकतो व तो विचार करू लागला. माझ्या सारखा पुरुष कोणी नाही त्यांचा गर्व भंग करण्याकरिता विष्णूंनी एक उपाय योजला. एक दिवस वायूदेव श्री विष्णूंच्या दर्शनाकरीत आले परंतु त्यावेळेस विष्णूं श्री विष्णूंची

वायुदेवाने स्लीशेषकडे उपहास पूर्वक पाहात विचारले मला अडविणारा तू कोण?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 तू तुझे शास्त्र सांभाळून राहा कारण मी दर्शन न घेता परतत नाही हे ऐकून स्लीशेष खूप नाराज होऊन म्हणाले अरेरे जर तुम्ही तुम्हाला स्वताहाला जरी देव म्हणून घ्यायला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

परंतु त्यांनी स्वतःला संभाळून उत्तर दिले मुलांनी आपल्या वडिलांच्या पाया पडणे म्हणजे कोणी कोणतीही अपमानित गोष्ट नाही